शेती आहे शेतीमध्ये गहू काढणी चालू आहे एक मसे गहू काढायच मशीन आहे एक माणूस मशीन चालवत आहे गहू निघत आहे शेतीच्या आजूबाजूला मोठ मोठी झाडे आहेत.

एथे एक रस्ता आहे रस्त्यावर पोस्टर लावलेले आहे नारळाची दोन झाड आहेत काही लोक बसलेले दिसत आहेत इलेक्ट्रिकल खांब आहे.

एक किल्ला आहे किल्ल्याला गेट आहे आजूबाजू झाड आहेत अह दज एक ब्ल्यु कलर चे डजबीन ठेवलेली आहे. पायर्‍या आहेत पायरींना कलर केलेला आहे.